पण कधी कधी माणस वगैरे ये जा कर --

अरे घरी पण आम्ही हेच धान्य शिजवतो.

आणि आमच्या घरातल शेतीच पिक खुप टेस्टी असतय.

मन मिळावु आहे.

रेड तर एकदम सुपर दिसतय.

त्याच ते तोरण इतक छान वाटत ना सना वाराला लावायला.